ओके. बाकी मग नवीन काय चाललंय?

ऐकना, आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. तर तू नॉनव्हेज छान बनवतीस ना.

ओके. सुकं आणि रस्सा बनवायचाय कि फक्त एकच ग्रेव्ही बनवायची? आं दोन्ही दोन्हीपण बनवायचेत. मग सगळ्यात आधी ना, चिकन आणलं असेल ना तर ते धुऊन व्यवस्थित त्याला हळद, मीठ, अद्रक-लसूणची पेस्ट लावून ठेव.

आणि त्या नंतर मग त्याला एक कांदा चिरून त्याला फोडणीला दे. अळणी कालवण बनवण्यासाठी. फोडणीला दे. त्याच्यानंतर मग एक साईडला दोन कांदे

कांदे, खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, टोमॅटो, तीळ आणि थोडंसं व्हाईट तीळ हे सगळं घेऊ तू त्याची पेस्ट बनव. भाजून चांगलं. पेस्ट बनवून झाली कि मग ते शिजलेलं चिकन पीस वेगळे कर आणि रस्सा वेगळा कर. ते वाटण करून सगळं व्यवस्थित मिक्सरला ग्राइंड केलेलं वाटण ग्राइंड केलेलं वाटण जे आहे ना ते एका पॅन मध्ये टाकून फ्राय कर. त्यानंतर ते फ्राय केलेलं वाटण त्याच्यामध्ये चिकनचे पीस टाक. आणि थोडंसं वाटण रस्साच्या हि बाउल मध्ये टाक. म्हणजे सुकं आणि रस्सा असं दोन्ही पण तयार होईल. हा चालेल. मग बोल मुलगी कशी आहे तुझी?

मी ना तेच तुला विचारायला कॉल केलेला गं.

नाही ना. स्टार्टींगच केलं आता सध्या.

हो. आता दिड वर्षाची झालीय. हा मग बोल मग. गावाला गेलेलीस का?

गावाला नाही गेले आता. जायचंय पुढं या तीन तारखेला गावाला जायचंय.

हो माझ्या मुलीचं जावळ काढायचं ना. त्यासाठी तीन तारखेला गावी चाललीये मी. आणि एक दोन दिवस तर लागतीलच मला तिकडे. कारण देवालापण पण जायचं आहे त्यामुळे. मग तुमच्याकडे दिड वर्षाच्या नंतर जावळ काढतात का? अ असं काही नाही. जावळ कधी पण काढतात. पण प्रत्येकाच्या इच्छेनुसार असतं. टाइम भेटेल तसं जावळ काढतो. आता मलाच टाइम प्रॉब्लेम आला होता. त्यामुळे मग जावळ तसंच ठेवलं होतं. आणि दिवाळी होती. त्यात तीच बर्थडे होता. त्यामुळे जावळ लांबवलं होतं. आता जावळ काढायला जायचं आहे तीन तारखेला. नाही. माझ्या दादाच्या मुलाचं पण केलं ना तर तर लगेच हो. सव्वा महिना झाला किंवा पाच महिने झाले, तीन महिने झाले कि लगेच जावळ करून टाकतात. एवढं जास्त ठेवत नाही जावळ.

अच्छा गावाकडे थंडी असेल जाशील तर आता.

अगं आमच्या तिकडे पण खूप थंडी आहे माहितीये का. आता काल आत्याचा फोन आलेला.

आता आत्या सांगत होती खूप थंडी आहे गावाला. मलाच टेंशन आलंय आता. मलापण पुढच्या महिन्यात गावाला जायचंय.

पण आता. अगं हो आता मला गावाला पण जायचंय ना यात्रेला.

तर मग यात्रेला जायला टेंशनच आलंय. किती थंडी असेल वगैरे. गावाला गेले कि पूर्ण तोंड वगैरे फुटून जातं.

हा हा. ते तर भरपूरच होतंय. ते तर प्रत्येक गावाला थंडीचं खूप आहे ना. हा. पण तुमच्या इथं एवढी नसेल पुण्यामध्ये.

असते असते. गावी खूप असते. आम्ही प्रॉपर पुण्यात नाहीये ना. खेडेगाव त्यामुळे तिकडे पण खूप सारी थंडी असते. अगं हो. आता आमच्या गावात पण खूप थंडी असते. आता लास्ट टाइम ना बर्फच पडलेला. घरामधून तर म्हणजे घराच्या बाहेर पण कोणी पडत नव्हतं. एवढा बर्फ पडलेला गावामध्ये आमच्या.

बाकी तू जेवण काय छान बनवतेस? मी पनीरची भाजी बनवते छान. हा. मग मला रेसिपी सेंड कर ना. रेसिपी सांग ना मला.

पनीरची भाजी ना, पनीरची भाजी बनवताना अगोदर ग्रेव्ही करून घे. कांदा, लसूण, अद्रक, कोथींबीर

ग्रेव्ही वगैरे करून घेतलीस ना कि, पनीर वगैरे पूर्ण असं तेलामध्ये फ्राय कर थोडंसं.

आणिक अ वाटाणा वगैरे टाक. आणि जर ग्रेव्ही केलीस ना कि त्याच्यामध्ये ना तुला दूध टाकायचं असेल ना

तर तू दूध पण टाकू शकतेस. दुधाने ना चव चांगली येते थोडीशी.

तेच करते. तर दूध वगैरे टाकून ना त्याच्यात वाटाणा टाक मग.

काही नाही. तेवढंच बेसिक. बाकी काय चाललंय नवीन? काही नाही. चाललंय असंच. दररोजची लाईफ. क्लिनिकमधून घरी, घरून क्लिनिकमध्ये. क्लिनिकमध्ये जॉईन झाले ना डेंटल क्लिनिकमध्ये, त्यामुळे जास्त पेशंट असतात.

अगं लाईफलाईन इंटर सेक्टर पंधरा मध्ये आहे बघ तिथे. अच्छा. ठीक आहे. तुझी पण मध्ये दाढ दुखत होती ना. आता बरी आहे ना?

तेच ना. अगं एवढे पेशंट येतात ना. म्हणजे त्यांचं एवढं पेन होतं ना. रडायलाच लागतात डायरेक्ट. हा. ते डेंटल आहे ना. ते जास्तच त्रास देतं. आणि दातांचं काही इश्यू असेल तर विचरायचंच नाही.

हा तेच ना. पण काही काही माहितीये का, लक्षच देतं नाहीत दातांकडे. एवढे घाण करून घेऊन येतात.

हसून हो. ते आहेच ना. काही काही खूपच घाण करतात ना तर नको वाटत कधी कधी डेंटल क्लिनिक मध्ये पण. तेच ना गं. काय करू आता ऑपशन नाहीये ना. म्हणजे पार्ट टाइम जॉब पाहिजे होता ना मला. आणि आता तोच भेटला ना मला.

हा.मग तसं तूच केअर करत जा ना. आपलं सॅनिटायझर वगैरे युज करत जा. मास्क युझ करत जा. आता इथे मला एक वर्ष झालं.

माझा पण पेमेंटच वाढवत नाही माझा. पाचच हजार आहे.

पण तू आता पार्ट टाइम करतेस म्हटल्यावर ते पण खूप चांगलं आहे तुझ्यासाठी. दुसरं पण बघतेस ना. त्यामुळे पार्ट टाइम साठी एवढं ठीक आहे.

मग तेच ना. मग बोल तुझं काय चाललंय. तू आता घरीच असशील ना.

निवांत. हा बाहेर नाही जाता येतं. तसं पण मी जाते गार्डनला वगैरे. जिथे हवं तिथे.

मम्मीकडे वगैरे भरपूर फिरायला वगैरे जाते मी तसं काही नाही. तिला घेऊनच जावं लागत पण. घरी ठेवता येतं नाही ना कुणाकडे. ती राहात पण नाही. हा राहात नाही त्यामुळे तिला घेऊन जावं लागतं. कुठेपण जाताना. बाकी व्यवस्थित आहे.

मम्मी कुठं राहते गं तुझी? मला माहीतच नाही.

अच्छा. आणि तू इथेच राहतोस ना गं. घणसोली सेक्टर्स मध्ये राहते ना.

ओके. मग मम्मीच्या घरी कोण कोण असतं?

माझ्या घरामध्ये आम्ही तशी जॉईंट फॅमिली आहोत पण राहताना सगळे सेपरेट सेपरेट राहतो. कारण गावीच असतात ते तर.

मग बोल बाकी जास्त मुलगी, मुलगी जास्त त्रास देतेय ना तुझी. नाही त्रास तर अजिबात देतं नाही अगं ती. रडतसुद्धा पण नाही. फक्त तिला भूक लागली कि, तेवढं फक्त खायला घालवलं ना पूर्ण ती व्यवस्थित दिवसभर खेळात असते. टेंशन तर कसलंच नसतं तिचं.

खूप म्हणजे खूपच. म्हणजे रात्रीतर झोपत पण नाही. माहितीये का खूप त्रास देतो. नुसता रडतो. माझी मुलगी रात्री पाऊणे अकरा, पाऊणे बारा वाजले का झोपून जाते. सकाळी आरामात उठते एकदम.

काहीच टेंशन नसतं तिचं. खाऊन, पिऊन, खेळून बाहेर हा. बर्थडे झाला कि एकदा मुलं आजारी पडतातच. माझ्या मुलीचा आताच बर्थडे झाला ना तर ती पण खूप आजारी पडलेली.

काही नाही. आता बघू आता

आ आर.एफ मधेच आहे. आपण दोघीपण आर.एफ मधेच होतो ना. आर.एफ खूप स्ट्रिक्ट कॉलेज आहे बाई आता.

मग नंतर तू अ एच.एस.सी. झाल्यावर पुढे गेली नाहीस का? डायरेक्ट डेंटल क्लिनिक जॉईन केलंत. हा. मध्ये म्हणजे लॉक डाऊन आलेलं ना. त्यामुळे घातली दोन वर्ष तिथं. लॉक डाऊनने तर कसली बेकार अवस्था केलीय.

हा. मग त्याच्यानंतर पुढे शिकली नाहीस. डायरेक्ट डेंटलच जॉईन ना.

ट्वेल्थ झाली माझी. आता फर्स्ट इयरला घेतलं ऍडमिशन.

लॉक डाऊन मध्ये घरीच असशील ना तू. हो घरीच. गावी होते मी. त्याच्यानंतर फक्त एक दोन महिने नंतर मी लगेच भारीना गावाला. म्हणजे जी लोकं हो. आणि माहितीये तुला आम्ही गावी गेलो होतो ना, लॉक डाऊनमध्ये फुल क्वारंटाईन होतो ना आम्ही. तर पंधरा ते वीस दिवस आम्ही शेतावर होतो राहायला. गावाला गेली ना, त्या लोकांनी खूप एन्जॉय केला. पण आमचं घर ना शेतामध्ये पण घर आहे ना. मजा आली. किती भारी ना.आणि इथं आम्हाला माहितीये का बिल्डिंगच्या खालीपण उतरू देतं नव्हते. एवढा वैताग आलेला ना. घर नकोस वाटत होतं.

आम्हाला कुणी काय बोलत नव्हतं. आम्ही एकदम व्यवथित फिरत वगैरे होतो. कारण आम्ही पूर्णपणे केअर करत होतो ना. सॅनिटायझर वगैरे आणि क्वारंटाईन होतो वीस दिवस. त्यामुळं मग गावातले काही बोलत नव्हते. फक्त बाहेरून कुणाला येऊन देत नव्हते. बाकी कोरोना मध्ये पण मजा केली आम्ही. आणि तेच ना पूर्ण फॅमिली पण असेल ना. त्यामुळे जास्तच मजा केली असेल.

आणि आमची जॉईन फॅमिली होती ना. तर घरात सगळे मिळून ट्वेन्टी सिक्स लोकं होते. त्यामुळे खूप मजा येतं होती. घर पण मोठं आणि जॉईन फॅमिली म्हणल्यावर पब्लिक जास्त असलं ना कि मजाच येते. एक दोन जणं असल्यापेक्षा खूपच.

त्यामुळे आणि गावाला माहितीये का म्हणजे ट्रॅव्हल्स वगैरे काहीच जात नव्हतं. मग जायचं कशाने तोच प्रश्न पडलेला.

आणि आमचं स्वतःच असल्यामुळे आम्ही जात होतो. आम्हाला काहीच टेंशन नव्हतं. आणि इथं पण आम्ही लगेच दोन महिन्यातच मुंबईला आलो. त्यामुळे कोरोनाचं पण काही वाटलं नाही. सगळं ऑन पण झालं होतं इकडे. थोडं थोडं एक एक शॉप वगैरे भाजी सगळं झालं होतं. आमच्या कडे काहीच नव्हतं झालं या लॉक डाऊन मध्ये. खूप वाईट वाटत होतं माहितीये का. आमचे ना घरापर्यंत कुणी नव्हतं. पण ना घरी कुठं बाहेर जायचं नाही काही नाही.

हा. ते तर आहेच. खूप टेंशन येतं होतं एक दिवस. बाहेर नाही जायचं काही नाही. भीती तर खूप वाटायची कारण लोकं एवढे गेलेत ना कोविडमध्ये. त्यामुळे खूप भीती वाटायची.

हम्म. मग बोल अजून बाकी. काही नाही. तेच नेहमीचं रुटीन. अच्छा. बरं बरं. बोल पुढे काय मग. तू पार्लर जॉईन केलं. मग काय काय जमत गं तुला? हेअरस्टाईल वगैरे येते?

अगं दीदीच लग्न आहे माझ्या. तर मग तू मेहेंदी कडून देशील ना? हो देईल ना. कधी पाहिजे असेल तेव्हा मला दोन तीन दिवस आधी सांग. म्हणजे मी रेडी होऊन मग

तू आलीस तरी चालेल. नाहीतर मला शक्य असेल तर मी येऊन जाईल. असं काही नाही.

टायमिंगवर घरी यायला कुठं जात नाही तू. हो टायमिंग वगैरे. कसं तुला जर ऍडजस्ट होत असेल ना तर तू येऊ शकतेस. मला जर ऍडजस्ट झालं तर मी येणार. अदरवाईझ नाही.

त्याच्यामधून शिफ्ट वगैरे त्याच्यावर डिपेंड आहे.

तुझ्याकडे?

नाही. पूर्ण करू शकते. तुला जस हवं तसं पूर्ण करू शकते. जसं अजून कुणाला असेल तसं तर सांगू शकते. हा सांगते मी आता. पुढं लग्न वगैरे चालू होतील ना मग सांगते. हा हो.चा लेल ना. दीदीने विचारलं आणखी काय येतं तर म्हणेल कि हेअरस्टाईल वगैरे येते तिला मेहेंदी येते काढायला सांगते मी पुन्हा.

मग काय बोलायचंय तुला?

मी पण आता करते काम जाते आता प्रॅक्टिसला.

जा. हो. किती वाजता जातेस.

मी तीन ला जाते आणि सहाला येते. जॉब पण असतो ना मग. सकाळी नऊ ला नऊ ते दोन जॉब असतो.

हो वगैरे पूर्ण शिकवून झाले.

खूप मस्त. एकदम मस्त. एवढ्या भारी आहेत ना. खूप छान समजावतात. बाकी सम शिकवलेलं सगळं समजतं का तुला? हो शिकवलेलं समजतं आणि ते ओरल पण घेतात ना. त्यामुळे

हा थेरी आहे. अजून झाली नाही.

हो आता होतील एक्झाम. मध्ये तर बेसिक शिकवलं.